व तिसरा नंबर दिलेला आहे नंबर प्लेट व मागं अजून एक बस उभी आहे व तिच्या जस्ट मागून एक बस येत आहे आणि त्या बसच्या मागं एक टाकी आहे.

या फोटो मधी एका गुहेतला हा फोटो आहे अ आणि याच्यात गौतम बुद्ध दिसत आहे व त्यांच्या हातात ते फूल ही दिसत आहे.

फोटो मध्ये आपल्याला गौतम बुद्धांची एक गोल्डन कलरची मूर्ती दिसत आहे. सोनेरी इथं आजूबाजूला आपल्याला झाडांचे --

या फोटो मध्ये आपल्याला एक मंदिर दाखवलेलं आहे व त्याला चारी साइडनी कवर केलेलं आहे.

या फोटो मधी आपल्याला एक समुद्रातील एक अं नाव दिसत आहे ज्याच्यात पर्यटन पर्यटकासाठी बसलेले आहे फिरण्यासाठी व तिकडे एक बोट येत आहे.

या ठिकाणी आपल्याला नऊ पिलर्स एका साइड ला दाखवलेली आहे व दुसर्‍या साइड ला ही नऊ पिलर्स दाखवलेले आहे एका देवाची हे मंदिर असन.

ह्या ठिकाणी आपल्याला एका नैसर्गिक वातावरणातील धबधबा दाखवलेला आहे.